वेगल्या रंगांचे साड्या आहेत समोर ह एक खुर्ची आहे.

इथे एक बुक्स अँड मोअर आहेत तेथे विविध रंगाचे झाडे आहेत.

तिला तिच्या वरती अ म ह ब्लू कलरचे रेषा आहेत तिच्या पाठी मागे झाडी आहेत.

इथे एक अ निसर्गरम्य अ वातावरण आहे इथे बंदारा आहे.